लाइट व्हाइट कलर ची आहे दरवाजा पण व्हाइट आहे.

अ बोर्ड चा कलर ब्लॅक आहे.

लाइट दिसत आहे. चेअर चा कलर रेड आहे. बॅग चा कलर ब्लॅक आहे.

मस्जितचा कलर व्हाइट आणि सोनेरी आहे.

अ लाइट दिसत आहे मंदिर सारख दिसत आहे.

समोर स्टोव्ह दिसत आहे स्टिलचे डबे दिसत आहे जर्मलचे डबे दिसत आहे.

लाइट व्हाइट कलर ची आहे.

मोकळ ग्राउंड दिसत आहे छोट छोट गवत दिसत आहे खांब दिसत आहे.

समोर खूप साऱ्या मच्छी दिसत आहेत टेबल दिसत आहे खूप सारे व्यक्ति दिसत आहे.

समोर एक बिल्डिंग दिसत आहे मोठी झाडे दिसत आहेत एक व्यक्ति दिसत आहे.